हो, चुनाव हाय ना, इलेक्शन हाय ना.

हो, अठरा डिसेंबरला आहे. काय म्हंटला बाई? कितीजणं उभे आहे मग? अं यावेळी बघ दरवेळी एक जेन्टस किंवा

बट अं यावर्षी आता एसटी समाजाची राखीव सीट आहे म्हणजे महिलांची.

आणि त्याच्यामगे दरवेळेला माझ्या गावात दोन पार्ट्या असायच्या पण आता तीन पार्ट्या.

एक वाढली. ते म्हणजे युवा पॅनल उभं झालं.

ते म्हणजे काहीक लोकांना बीजेपी पटली नाही. त्यातले दोनचार लोकं बाहेर निघाले.

आणि काहीक लोकांना राष्ट्रवादी पटली नाही. त्यातले दोनचार लोकं बाहेर निघाले.

अशे मिळून ते त्यांनी एक युवा पॅनल उभं केलं. हां. म्हणजे तीन पॅनल आहे आता. हां. तीन पॅनल आहे. तीन पॅनल तर आहेच आहे. पण त्याच्यामध्ये आणखी अपक्ष लोकं सुद्धा भरपूर आहे.

आता हे बघ. एका सरपंचाच्या राखीव सीटसाठी सहा-सहा सहा ते सात लोकं उभे आहेत.

आणि त्याच्यामध्ये आता बघ. माझ्या गावामध्ये तीन वॉर्ड आहे.

आणि लोकसंख्या पकडशील तर दोन किंवा अडीच हजार.

आणि त्याच्यामधी मतदानाची यादी पकडशील तर सतराशे किंवा अठराशे.

कारण की त्याच्यातले भरपूर मुलं-मुली जे अठराच्या कमी आहेत ना?

आणि त्याच्या तीन वॉर्ड आहेत. तीन वॉर्डामधी माझ्या गावातली एका वॉर्डामधी वॉर्ड नंबर एकमधी दोन लेडी, दोन जेन्टस आहे आणि एक लेडीज आहे.

तीन वॉर्ड आहेत. तीन तीन लोकं येईल निवडून.

तर अं वॉर्ड नंबर एकमध्ये दोन जेन्टस जागा आहे आणि एक लेडीज जागा आहे.

आणि वॉर्ड नंबर दोनमध्ये दोन अं लेडीज जागा आहे, एक जेन्ट्स जागा आहे.

आणि वॉर्ड नंबर तीनमध्ये दोन लेडीज एक जेन्ट्स. पण तीनमध्ये प्रॉब्लेम अशी आहे का त्याच्यामध्ये सुद्धा एक महिला एससी राखीव आहे. मेंबरसाठी सुद्धा.

आता जिथे तिथे मतदानच म्हणते ना. चुनाव. मतदारांची. मोठा घोळ आहे म्हणजे नऊ लोका नऊ दहा. दहा लोकांसाठी कमीतकमी चाळीस ते पन्नास लोकं उभे आहे.

मग त्याच्यापैकी समजा एखाद्याला पंचवीस तीस चाळीस मतं पडली तर आला निवडून.

त्याच्यामुळे पुरा घोळ आहे यावर्षी. आणि महागात म्हणजे दारू एवढी लागते इलेक्शनले. हो. ते प्रत्येकच गावचं तेच आहे ना.

मत टाकतो तर मला बॉटल दे, नाहीतर मंग पैसे दे. पैसे दे आणि याची गॅरंटी नाही कि बॉटल न पैसे घेऊन सुद्धा ते लोकं मतदान म्हणजे वोट देणार. हे खरं तर नाही ना. आपण थोडी ना पाहते की दिलं की नाही दिलं. हा. वोट देतच नाही. कारण की ही आजकाल लोकं झाली हुशार.

उलट पैसे खाऊन घेते, दारू पिऊन घेते पण ज्याला

आणि आखरी ज्याला द्यायचं त्याला देते. हो. ज्याला द्यायचं त्यालाच देते पण तुझ्याकडून वेगळे घेते, माझ्याकडून वेगळं घेते. प्रत्येकाकडून ते पैसे घेते. पण ते पैसे काही देत नाय म्हणजे इनपुट काय देत नाय. हा. आणि कसं, पाच वर्षानंतर राहतं की नाही, तर सर्वच जास्तच मजा वाटते थोडी. जास्तच मजा वाटते. की असं वाटतं की सण आला की काय. पाच वर्षासाठी. की आता, आता बघ अठरा डिसेंबरचं इलेक्शन आहे. त्याच्या आधी आता दोन महिन्यात चालू होऊन गेलाय. इलेक्शन, इलेक्शन, इलेक्शन. फॉर्म झाले का मग भरणं?

नाही. अठ्ठावीस तारखेला फॉर्म भरणं आहे. तिथून मग ते दोन-चार दिवस राहील. मग दोन चार दिवस पुन्हा फॉर्म विथड्रॉवलची तारीख राहील. सहा सात तारखेपर्यंत.

मग ते चालू करेल प्रचार त्याचा सातपासून. सात ते सोळापर्यंत करन.

सोळाचे पाच वाजेपर्यंत. मग ते सगळं बॅनर वगैरे सगळं काढून टाकन. आणि मग अठराले इलेक्शन हाय.

तसंही तुमच्या गावांमध्ये जास्तच असतं ना? जास्तच. तर ह्यावर्षी गंमत म्हणजे अशी की दरवर्षी जर आज इलेक्शन झालं तर उद्याला रिझल्ट हाय.

बट, यावर्षी गेलाय परवा दिवशी वर.

एक दिवस नंतर. म्हणजे अठराचा रिझ इलेक्शन आहे तर वीसचा रिझल्ट आहे.

आणि त्याच्यामध्ये आणखी मजा जवळ यायची, एकोणीस तारखेला. तो आला, आला, आला, आला. दे, दे, दे, दे.

अशीच गंमत होणार आहे. हो. आता. तसंच सुरू आहे ना जिकडे तिकडे मतदा मतदान. आता आमच्या गावामध्ये यावर्षी नाही आहे. ह्म्म्म. तुमच्या गावांमध्ये तुमचं नंतर होईल बहुतेक करून पुढल्या वर्षी किंवा

दोन महिने आधी तयारी करतोय. असं, लेना देना. सगळं म्हणजे इलेक्शन, इलेक्शन, इलेक्शन. जिकडेतिकडे फक्त चुनाव, चुनाव, चुनाव.

आमच्या गावामध्ये थोडं कमी असते, तुमच्या गावांमध्ये थोडं जास्त असते.

एका जागेसाठी तीन-तीन चार-चार लोक उभे आहेत. त्याच्यामुळे त्यांची फाईट.